हम्म मला इथे अ तिथे एक बोर्ड वर लिहलेल अ दिसत आहे तीथे अति घाई संकटाला नेई असे लिहिलेलं दिसत आहे.

मला इथे बाया योगा करताना दिसत आहेत. त्या बाया जीम मध्ये अ व्यायाम करताना दिसत आहेत.

मला इथे वस्तु संग्रलाय दिसत आहे तिथे माला दोन भरपूर आशे झाड दिसत आहेत झाडांच कलर हिरवा आस दिसत आहे तिथे माला दोन कार कार दिसत आहे कार च कलर व्हाइट असा दिसत आहे.

मला इथे एक जिम दिसत आहे मला ब्लॅक कलर चे इन्स्ट्रुमेंट दिसत आहेत तिथे मला एसी दीसत आहे तिथे एक आरसा दिसत आहे तिथे खूप अस वस्तु दिसत आहेत.

तेथे मला खूप अशी मोठी कॉलेज दिसत आहे. तिथ आ व्हाइट कलर मध्ये कलर दिलेला दिसत आहे. खूप असे छान आ दिसत आहे.

तिथे म मला खूप अस मोठ मंदिर दिसत आहे. तिथे झाडे लावलेल्या दिसत आहे. झाडांच्या कलर हिरवा असा --

तिथे माला गवत पण वाढलेले दिसत आहे. खूप अस मोठा चेक दिसत आहे. खूप अस छन वातवरण दिसत आहे तिथे झाडच झाडे आहेत.

तिथे मला एक ब्लॅक बोर्ड दिसत आहे ब्लॅक बोर्ड खुप असा मोठा दिसत आहे तिथे मल एक मोठा असा आ रूम दिसत आहे तिथे माला लायट लावलेली दिसत आहेत खूप आस छान--

मला इथे एक लॅब्ररी दिसत आहे. तिथे माला भरपूर असे पुस्तक दिसत आहे. ते कपात मध्ये ठेवलेले दिसत आहे.

मोत्या दिसत आहेत. तिथे मला अ झाड लावलेले दिसत आहेत. झाडांचा कलर हिरवा असा दिसत आहे. गेट आ हाय.

हॉटेल खूप अशी मोठी दिसत आहे तिथे मला झाडे लावलेले दिसत आहे झाडांचा कलर हिरवा आस दिलेला आहे तिथे मला एक कचरा डब्बा ठेवलेला दिसत आहे.